आजु बाजूला त्यांच्या खेळाडूंचा बॅगा पडलेल्या आहेत इथे एक खांब दिसतोय ज्या खांबावर आपण व्यायाम करतो समोर अह मोठे-मोठे आयटी पार्क्स दिसत आहेत आणि आजु बाजूला झाड दिसत आहेत.

आणि खूप छान अस बाग आहे.

इथे एक छोटासा मुलगा अह झाडांना पाणी घालत आहे एक काळा पाइप त्याच्या हातात आहे आणि तो खूप आवडीने झाडांना पाणी घालात आहे आजूबाजूला ग्राऊंड आहे घर आहे.

अ माला इथे बँकेच एक अ बँक दिसत आहे ज्या बँक अ एकाद्या कमर्शियल अ बिल्डिंग मध्ये ही बँक आहे.

अह काही तरी कार्यक्रम चालू आहे. पूजा चालू आहे आणि त्याच्या भवती बाकीच्या महिलांनी अलिंगण घातलेलं आहे.